हा देवाचा प्रशाद आहे.

ही एक मशीन आहे जे जीम मधी आहे ती साइकिल सा रखी आहे.

इथे पार्किंग क्षे क्षेत्र आहे इथे प्रत्येका जण आपली कार --

आणि ते भरून खूप सुंदर आहे.

ही गाणे आहे लोग आत जात आणि इथे --

आणि इथे एक बस अ दिसत आहे आणि इथे--

इथे खूप फुग्गे लायटिंग लगवली आहे.